हे एका सलुना च चित्रय मला वाटतय हे जे सलून य ये धुळ्यातल चे

हे धुळे जिल्ह्या जिल्हा जिल्हा क्रीडा संकुलाच चित्र आहे.

हे एका रेल्वेस्टेशन च चित्र दिसतय समोर रेल्वे आहे काऊंटर पण एंट्री गेट च चित्र आहे.

खूप जण तिथे गेलेले हेत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी.

हे एका निसर्गाच चित्र नाहीये हे एका मज्जी मंदिराच किवा मज्जीदाच चित्रय चित्त महाराष्ट्रातल असू शकत.

आफ्रिकन साइडच पण असू शकत गाडीला नंबर प्लेट नसल्यामुळे ते आपल्याला काय समजणार नाही चित्र कसलय पण चित्र खूप छान काढलय ज्याने काढलय त्याने खूप छान --